काही लोक रस्त्यानि ये जा करतानी दिसत आहेत इलेक्ट्रिक ची तार आणि आभाळ दिसत आहे.

आणि एक लाइट चा खांबा दिसत आहे वरती आभाळ दिसत आहे.

त्यावरती एशू ख्रिस्तानचे चिन्ह दिसत आहे वरती आभाळ आणि सूर्यप्रकाश दिसत आहे.

आणि त्याला खूप सारे खिडक्या दिसत आहेत खिडक्यांना पांढरी बॉर्डर केलेली दिसत आहे खाली --

पाण्याच्या खाली एक व्यक्ति आंघोळ करताना दिसत आहे खूप सारे पाणी खाली साचलेले असून खाली काही दगड दिसत आहेत.

दोन बस उभ्या दिसत आहेत एक लाल रंगाची आणि एक पांढऱ्या रंगाची बस असून --

आभाळ दिसत आहे बाजूने एक मेन गेट दिसत आहे वर आभाळ दिसत आहे.

आणि एक दुकान दिसत आहे त्याच्याच बाजूला एक दुसर दुकान दिसत आहे दुकानाच्या समोर एक --